अशे वेगवेगळ्या फ्लेवर चे केक आहेत.

दिलेला फोटो हा एक लेडीज स्टोक चा आहे त्या लेडीज स्टोकमध्ये नक्षीदार असे --

कानातले लेडीज च्या सर्व उपयोगीत येणाऱ्या वस्तु का विक्रीस आहेत.

कलरिंगचे काम करत आहेत व टेरेस वरती देखील--

ज्या ठिकाणी वेगवेगळ्या कलर्स चे वेगवेगळ्या डिझाईन चे व प्लेन --

च्या साईड ला ड्राईव्हर देखील उभा आहे.

हा एका मेन्स पार्लर चा फोटो आहे त्याठिकाणी--

हा एका श्री क्ष अहिर शिंपी समाज मसदि संचालित कै नथू सुकदेव बागुल पंचायत भवनाचा फोटो आहे.

आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडे देखील आहेत.

हा एका मेन्स पार्लर चा फोटो आहे त्याठिकाणी एक व्यक्ती चेअर वरती बसलेला आहे आणि दुसरा व्यक्ती चेहऱ्यावर मास्क लावून--

सरे लावलेले पेशंट देखील आहेत आणि त्या सोबत आलेले --

या फोटो मध्ये तीन पर्सन बोटिंग करताना दिसत आहे.

व नदी किनारी खूप सारे पर्सन दिसत आहेत.

हा एका रोडा चा फोटो आहे त्या रोडा वरती काही पर्सन चालत आहेत.

व त्या रोडाच्या कडेला गौतम बुद्धाच्या सुंदर अशा मुर्त्या देखील ठेवलेल्या आहेत.

श्री गणेशाय नमः हा एका गणपतीचा फोटो आहे त्या गणपतीच्या मूर्तीला --

सुंदर अशा कलरा ने व सुंदर अशा डिझाईन ने मुर्तीकारने--

हा एका पार्किंग चा जागेच्या ठिकाणाचा फोटो आहे.

निळ्या रंगाचा पोशाख देखील पारि परिधान केला आहे.

हा एका वस्तू संग्रलायाचा फोटो आहे.

ठेवलेले आहेत आणि रस्ता देखील दिसत आहेत त्या रस्त्यावर लाल रंगाची कार देखील उभी आहे.

लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत कोणत्याही प्रकारचे कपडे मिळतात.

हा एका कॅफे चा बाहेरून घेतलेला फोटो आहे.

मोठे मोठे नारळाचे झाडे देखील दिसत आहेत.

वापरात येणाऱ्या वस्तु विक्रेतीस ठेवलेल्या आहेत.

सायकल सारख चालणाऱ्या अशा विविध प्रकारच्या मशिनी त्या फोटो मध्ये दिसताएत.

हा कुठल्या तरी समाजाचा पूजा करताना महिला--